आणि मग समझ चहा वैगेरे घेतला कि त्यानन्तर मला कॉलेज असताना कि दुपारचे जेवण कधीच जमत नाही कॉलेज मुळे किंवा माझया शकत्यो नाही मग काय खाते वैगेरे मग तेच ना वेळच नाही भेटत तर समझा दुपारी साडे तीन चार ला ज स वेळ मिळतो

हा मग चहा झाली तर नाही झालं तर मग उगीच म्हणजे तुझ्या पुढच्या चुकीचे आहे बट एक चुकीच चे म्हणजे एकदम चुकीचेतरी पण मी तुला लवकर सांगतो आहे त्याच्या पेक्षा कधी कधी लेट होत त्याच कारण असं ना कि बघ आपल्याला सात वाजेला सात वाजेल असमझा रेडी होऊन मला कॉलेज साठी निघावं लागत आणि आठ साडे आठ पर्यंत मी ऑपरेशन थेटर मध्ये पाहिजे

न काही खाता एवढं लेट जेवण करतो मग तुला विकनेस वैगेरे काही जाणवत नाही

आता जर मी सकाळी आठ ला गेलो ना तर संध्याकाळी दहा अकरा अशे पण होता मला मोस्टली कधी कधी बारा असे बारा पर्यंत फ्री होत नाही मी रात्री माझा रुटीनच असं आहे मग समझ सकाळी कधी काही होतो नाश्ता टाइम मिळाला तर मध्ये पण बट चॅनसेस थोडे कमीच असता प्रयत्न तर करतोच मी नाश्ता होईल कि नाही नाश्ता वैगेरे जर समझा झाला आपला साडे चार पाच च्या आस पास

त्याच्या नंतर मी असं करतो कि समझा संध्याकाळी परत एकदा पाच सहा च्या आसपास चहा वैगेरे मग नंतर बाहेरच्या हॉस्पिटल जाऊन काम कंप्लिट करायचे आपले हम्म आणि बस मग डायरेक्ट रात्री जेवण असत आणि रात्रीच जेवण या असत कि कधी अकरा कधी बारा कधी कधी दिड दोन वाजता जेवण होत रुटीन थोडं खराब आहे हे हम्म असं नको व्हायला बट आपण समझा ज्या क्षेत्रात गेलेलो आहे तिथे आपल्याला आपल्या पेक्षा दुसऱ्यांवर लक्ष ठेवावं लागत

त्यामुळे माझं तर डाएट सध्या तर असच असतो आणि मी तर स्वतःच हेल्थी फूड प्रेफर करतो जंक फूड पेक्षा अच्छा कारण चांगलं नाही ते खूप त्रास हतो आम्ही पेशन्ट पाहिलेले आहेत त्याना ज्यांना तर होतो असं सो ओव्हर ऑल कंकलुशन होत या टॉपिक माझं हो पण तरी आहाराकडे थोडं लक्ष दे

हो चालेल चालेल हो नक्कीच नक्कीच चालेल चालेल नमस्कार मित्रा, आज आपला चर्चेचा विषय आहे, Ewaste किंवा इ कचरा असाही मी म्हणू शकते, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि Ewaste म्हणजे काय कोणाला माहिती आहे का Ewaste म्हणजे काय, Ewaste म्हणजे electronic waste किंवा आपण जे electronic गोष्टी वापरतो ती मग छोट्यातली छोटी गोष्ट असु दे किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट असु दे, त्याचा जो कचरा होतो, त्याला म्हणतात Ewaste electronic गोष्टीचा वापरून झाल्यानंतर जेव्हा ती गोष्ट आपल्याला गरजेची नसते तेव्हा आपण ती, साहजिक पने कचऱ्यात फेकून देतो तर तो आपल्यासाठी एक प्रकारचा waste किंवा कचराच झाला कि नाही

भारत, भारतामध्ये Ewaste किती असेल तुम्हाला काय वाटतं भारत हा पूर्ण जगभरात तिसऱ्या क्रमांकावर आहे Ewaste उत्पन्नाच्या बाबतीत

समस्या झाली आहे, तुम्हाला काही आकडे सांगते, पूर्ण जगभरात पहिल्या क्रमांकावरती EWaste उत्पन्नाच्या पहिल्या क्रमांकावरती असणारा देश आहे चायना त्यानंतर आहे USA आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे भारत, चौथ्यावरती आहे जापान पण ह्या सोबतच त्या Ewaste चं recycling rate म्हणजे जो Ewaste जमा झाला आहे त्याचा पुनर्वापर करून किंवा त्या electronic गोष्टींवरती नव्याने काही क्रिया करून त्याला कसं नवीन गोषीतनमध्ये वापरू शकतो त्याचा एक आकडा आहे, आता चायना सोडा टक्के recycling rate वरती आहे यूएस चे पंधरा, जापान बावीस, आणि भारत किती भारत एक टक्का म्हणजे Ewaste म्हणजे काय, तंत्रज्ञान वाढत चाललंय जगभरात आणि माणूस प्रगती करतोय चांगली गोष्ट आहे आणि तंत्रज्ञान हि आताची सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान हे आपल्याला लागते पण जस जस तंत्रज्ञान बदलतंय नवीन तंत्रज्ञान येतंय त्याच्या सोबत हा E कचरा हा हि वाढत चाललंय, आणि याच्यावरतीच काही तोडगा काढायचा खूप महत्वाचा आहे, आता आपण तंत्रज्ञान वापरणं नाही बंद करू शकत किंवा असं नाही बोलू शकत कि आता कचरा होतोय तर आपण काहीच electronic च्या गोष्टी वापरायचा नाही, तर तुम्ही म्हणा कि तुम्ही उद्या पासन तुमचा phone वापरायला बंद करू शकता का घरातला TVLaptop washing machine छोट्यातले छोटी गोष्ट म्हंटल, झालं तर battery calculator charger even फक्त हेच नव्हे तर आपल्या घरात जो light असतात light चा board असतो तोही एक प्रकारचा electronic कचराच झाला तर हे वापरणं आपण बंद नाही करू शकत हा पण कमी तर नक्की करूच शकतो ह्याचा कचरा कसा कमी होऊ शकेल याच्यावरती खूप जास्त लक्ष द्यायची गरज आहे, इंग्रजी मध्ये Ewaste या गोष्टीचं एक three r म्हणून हि एक system आहे, Three r म्हणजे reduce reuse recycle Ewaste कमी करण्याचा हा एक चांगला, काय बोलतात petant नाव दिलाय असं म्हणायला हरकत नाही reduce reuse recycle म्हणजे काय reduce म्हणजे काय कमी वापर करावा reuse म्हणजे पुन्हा उपयोग करावा आणि recycle म्हणजे खराब झालेल्या गोष्टींमधनं काही तरी त्या वरती प्रक्रिया करून ती गोष्ट नव्या गोष्टींमध्ये कशी वापरण्यात आणू शकू त्याचा वापर ह्याचा असं करावं Ewaste चा आपल्याला काय धोका आहे आता मी तुम्हाला सांगते, Ewaste म्हणजे काय आता उद्या तुमच्या घरात जर computer खराब झाला phone खराब झाला किंवा washing machine oven हे charger खराब झालं charger कि cable खराब झाली किंवा तुमचा set top box खराब झाला किंवा हे मच्छर मारण्याच्या machine हे हि खराब झालं तर तुम्ही काय करता साहजिक आहे कचऱ्याच्या डब्ब्यात टाकता तर कचऱ्याच्या डब्ब्यात टाकल्या नंतर ती गोष्ट तिकडून कशी पुढे काय होतं त्याच, ती काय मातीत मिसळून त्यातून झाळ उगवतं, नाही तुम्ही हे गोष्ट जेव्हा कचऱ्यात टाकता

वर्षानुवर्षे हे या असं बोलू शकतो जमिनी वरती तशेच राहतात त्यातन काही रसायन बाहेर रासायनिक द्रव्य बाहेर पडतात

घातक आहेत हे त्यात तशीच असतात जे कधी खराब होऊच शकत नाही जसं आता आपण आपला ओला कचरा टाकला काही nonveg veg अश्या गोष्टी काही शाकाहारी किंवा मांसाहारी गोष्टी जर मातीत टाकले ते थोड्या महिन्यानंतर मातीत मिसळून जातात आणि मातीत मिसळल्या मुडेच त्या त्याचा एक चांगला fertiliser म्हणू शकता ते खूप खत चांगलं होतं माती साठी पण आता Ewaste टाकल्यामुडे त्या मातीच खत होणार आहे का नाही, तर आता तुम्हाला सांगते

त्यामध्ये सोनंही थोड्या प्रमाणात जास्त नाही थोड्या प्रमाणात वापरल्या जातं परत मग तांब वापरलं जातं पितळ वापरलं जातं, किंवा चांदी वापरली जाते आता हे धातू तसेच वर्षनुवर्षं ते जमिनीवरती पडून राहतात तर आता हा E कचरा जेव्हा dumping ground मध्ये जातो तर तुम्हाला वाटते आमच्या घरातून फक्त दोन phone कचऱ्यात गेल्याने काय फरक पडणार आहे ना देशाला, पण असं प्रत्येक घरातला माणूस विचार करत राहिला आज भारतात तील लोकसंख्या शंभर करोड आहे तर विचार करा एवढ्या घरातनं जर दोन दोन, दोन दोन phone जरी आले तरी किती कचरा जमा होईल त्या dumping ground मध्ये आणि तो मातीत मिसळला जातो हळूहळू तो ground ground level जे बोलतो water ground water level

गोष्टींबाबतची जागृती लोकांना जागृत करायला हवं कारण कि लोकांना असं वाटत कि दर महिन्याला दर महिन्याला प्रत्येक वेगवेगळे brands स्वतःचे नवीन नवीन phone काढतात प्रत्येक जण कमीत कमी जास्तीत जास्त स्वतःचा phone वापरत असतं दोन वर्ष, दोन वर्षानंतर अरे हा जुना झाला नवीन तंत्रज्ञान आलाय नवीन update आलाय orio lolypop हे oxygen update हे सगळे जो आपला जुन्या phone मध्ये नसल्यमुडे आपल्याला नवीन लोकांचा बघून घेवासा वाटतो, मी पण नवीन phone घेतो, जुना phone आपण फेकून देतो जरी तो चांगला असेल पण आपल्याला हे सगळं वापरताना हि गोष्ट लक्षातच येत नाही कि गोष्टी फेकून दिल्यावरती काय होत त्याच आता तुम्ही कदाचित तुमच्या घरचा mixer खराब झाला तर कोणाला देणार तुम्ही द्या भंगारवाल्याला, भंगारवाला काय करेल त्याच प्लास्टिक वितळवेल त्यातलं काय धातू जे असतील ते काढून घेईल आणि विषय संपला तिकडेच पण विषय तिकडेच संपत नाही तर जेव्हा तो भंगारवाला ते plastic जेव्हा केव्हा तुम्ही कुठलाही दिलेला जो खराब झालेली गोष्ट तुम्ही देतात त्याला तो वितळवतो त्यातनं धातू काढायला किंवा plastic काढायला तेव्हा तो जो वास येतो तो आपल्या आपण श्वास घेतो तर आजूबाजूच्या परिसराच्या हवेमध्ये मिश्रण होते त्याच आणि तो वास आपल्यासाठी जास्त हानिकारक आहे आणि अशे प्रत्येक गावात प्रत्येक शहरात कमीत कमी शंभर भंगारवाले असतील जे दिवसाला हेच काम करतात तर जे आपण म्हणतो कि आजकाल प्रदूषण वाढत चाललंय प्रत्येक जनाला खोकला, सर्दी, ताप येतो normal असं आपल्याला वाटते हे तर साधंच नाही तर रोज रोज जर सर्दी खोकला ताप होत असेल तर ह्याचा कारण आपण पितो ते पाणी स्वाश घेतो ती हवा पण आहे तरी या गोष्टी वरती लोकांनी गांभीर्यानी विचार करायला हवा टिकाऊ गोष्टी वापरायला हव्या

आणि महत्वाचं म्हणजे आपण जे गोष्टी बंगारवाल्याला देतो लोकल भंगारवाल्याला त्याला न देता आपल्या, आपल्या देशात ते भरून मंडळ आहेत, कदाचित तुम्हाला माहित असेल कदाचित नसेल त्यांची नावं मी सांगते, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे state pollution control board आणि central pollution control board यांच्या अंतर्गत काही company आहेत काही dealers scrap dealers आहेत ज्यांना आपण म्हणू शकतो निरुपयोगी अं हे जे

त्या गोष्टींना वापरू शकाल आता तुम्हाला कदाचित माहित असेल INS विक्रांत जेव्हा अं हि त्याचं scrap सुरु झालं म्हणजे त्याचा भंगार काढायला सुरु झालं पुरून जेव्हा त्याच भंगार काढल तेव्हा त्यातला जो लोखंड होतं ते लोखंड बजाज ह्या ह्या company नि विकत घेतलं जी गाड्या बनवते आणि त्यांनी त्याची एक गाडी काढली बजाज त्याच जे, त्या गाडी मध्ये त्या अं जुन्या INS विक्रांतचा लोखंडाचा पुन्हायने वापर केला म्हणजे काय केलं, recycle केलं ते हि खूप चांगली गोष्ट आहे आणि असं भरपूर लोकांनी करायला हवं

अं सहाशे एकवीस नगर पालिका मिळून किती Ewaste कचरा जमा झाला असेल पूर्ण देश भराचा तुम्ही विचार करा अठ्यात्तर हजार नऊशे पंच्यांशी टन एवढा इ कचरा जमा झालेला त्यातनं सोनं, चांदी, ऍल्युमिनिअम हे वेगवेगळं केलं recycle करून काढलं

जी टोकियो ऑलिम्पिक स्टेरो ऑलिम्पिकस दोन हजार वीस मध्ये झालेलं त्यात तिकडे ह्या गोष्टींचा वापर केला हि खूप चांगली गोष्ट आहे आणि विचार करा आपल्या देशभरात अशे किती अं वेगवेगळे खेळ वगैरे होत असतात आता ह्या गोष्टीचा आपण ह्या गोष्टी मधनं आपण प्रेरित होऊन शिकायला हवं देशांनी हा पुढाकार घ्यायला हवा नक्कीच खूप विचार करण्याची गोष्ट आहे आणि प्रत्येकानि आपल्या घरातला इ कचरा कसा आपण

हा आपण वापरणं बंद नाही करू शकत असं अचानक पण कमी नक्कीच करू शकतो त्या गोष्टी खराब झाल्यानंतर त्याचा पुनर्वापर करू शकतो recycle करू शकतो आणि अशे भरपूर भारतामध्ये NGO देखील आहेत आणि भारत सरकारही या बाबतीत थोडं नियोजन करते कि लोकांना जागृत करते ह्या बाबतीत कि त्यांनी त्यांचा कचरा जो आहे इ कचरा तो नीट नियोजन पूर्वक द्यावा recycled करावा अधिकृत recycle company ला द्यावा थोडी मेहनत लागेल पण करायला हवं बाजूच्या भंगारवाल्याला देऊन आपल काय बोलतात हवा प्रदूषित होईल असं न करता ती अधिकृत माणसाला दिलेलं बर तो पुढे काय Recycle करेल आणि तीच गोष्ट नव्याने वापरात येईल धन्यवाद

निराकरण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी एक समान शैक्षणिक प्रणाली सह संपूर्ण भारतातील देशातील शिक्षणावर केंद्र सरकारचा मजबुती नियंत्रणाशी कल्पना केली होती. केंद्र सरकारने भारताच्या शिक्षणप्रणालीची आधुनिकीकरण करण्यासाठी प्रस्ताव विकसित करण्यासाठी विद्यापीठ शिक्षणआयोग एकोणविशे अठेचाळ-एकोणपन्नास तर माध्यमिक शिक्षण अयोग्य एकोणविशे बावन्न-त्रेपन्न तशेच

तशेच नेहरू सरकारने Indian institute of technology यांसारख्या उच्च दर्जाच्या वैद्यानिक शिक्षण संस्थांच्या विकासासाठी प्रयोजन केले.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 ची कामगिरी एकोणविशे अडुसष्ट चे धोरण किंवा NEP-I फारसे यशस्वी झाले नाही. याची अनेक कारणे होती. पहिली गोष्ट म्हणजे, त्यावेळी कृतीचा योग्य कार्यक्रम आखला गेला नाही. दुसरे म्हणजे, निधीची कमतरता होती, भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती.

पण एकोणविशे अडुसष्ट हे काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत त्यात, दहा plus दोन plus तीन शिक्षण पद्धतीचा समावेश होतो तीन भाषांचे सूत्र, ज्याचे पालन बहुतेक शाळा करतात. विज्ञान आणि गणिताला आता अधिक प्राधान्य मिळू लागले होते. एकोणविशे शहाऐंशी चे धोरण राजीव गांधी यांच्या पंतप्रधान असताना जारी करण्यात आले होते आणि पीव्ही नरसिंह राव पंतप्रधान असताना ते एकोणविशे ब्याण्णव मध्ये अद्ययावत करण्यात आले होते. त्याला असमानता दूर करण्यासाठी आणि शिक्षणाची संधी समान करण्यावर विशेष भर असे नाव देण्यात आले. या धोरणाचा मुख्य उद्देश महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसह सर्वांना समान शिक्षणाची संधी प्रदान करणे हे होते. शिक्षणाचे मुख्य एकोणविशे शहाऐंशी चे शिक्षणाचे मुख्य वैशिष्ट्ये

देशभरातील शिक्षणाच्या दहा plus दोन plus तीन pattern च्या एकसमान pattern ची तात्काळ अमंलबजावणी करण्याची शिफारस करण्यात आली होती. तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर शैक्षणिक कार्यक्रमांची पुनर्रचना. तसेच, शालेय अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्याची करण्यात आली होती. बालपणीची काळजी आणि शिक्षणाला महत्त्व दिले गेले. अन्न आणि आरोग्यदायी वातावरणाची योग्य उपलब्धता करण्याचीही शिफारस करण्यात आली होती. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्यात आले होते. भाषा, गणित, विज्ञान सामाजिक विज्ञान, सांख्यिकी, मानविकी, इतिहास आणि नागरिकांची राष्ट्रीय आणि घटनात्मक जबाबदारी यासारख्या काही संकल्पना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अनिवार्य शालेय विषयांना प्राधान्य देण्यात आले होते. मुक्त विद्यापीठ आणि दूरस्थ विद्यापीठ राष्ट्रीय शिक्षण धोरण एकोणविशे अडुसष्ट कोठारी आयोगाच्या शिफारशींनुसार आधारित होते आणि त्यात कोठारी आयोगाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य सरकार आणि प्राधिकरणांना मार्गदर्शन जाहीर करण्याची शिफारस करण्यात आली होती. एकोणविशे अडुसष्ट मुख्य वैशिष्ट्य अशे होते कि यांमध्ये मोफत मोफत आणि सक्तीचे शिक्षण तशेच शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिक्षकांचे उत्तम प्रशिक्षण आणि पात्रता घेतले जाई. तशेच भाषा विकास या धोरणात शिक्षणात भारतीय तसेच परदेशी भाषांच्या विकासावर भर देण्यात आला होता. माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्याला इंग्रजी, हिंदी आणि त्याच्या राज्याची प्रादेशिक भाषा अवगत असावी, असे तीन भाषांचे सूत्र सादर करण्यात आले होते. प्राथमिक स्तरावर ऐच्छिक विषय म्हणून संस्कृत भाषेचा समावेश करण्यात आला होता. सर्वांना शिक्षणाची संधी दिले जाईल हे आणखीन एक वैशिष्ट होते. या धोरणांतर्गत देशातील प्रत्येक मुलाला जात, धर्म, प्रदेश किंवा काहीही असले तरी शिक्षण मिळाले पाहिजे. मागासवर्गीय, अल्पसंख्याक मुले, मुली आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग मुलांना शिक्षणाच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी विशेष भर देण्यात आला होता. तसेच एकसमान शैक्षणिक संरचना हे सुद्धा या धोरणाचे वैशिष्ट्य होते. संपूर्ण देशात शिक्षणाची रचना एकसमान करण्यात यावी. तसेच हा उच्च माध्यमिक ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत दहा plus दोन plus तीन नमुना असावा अशे त्यावेळी होते. प्रगतीचा आढावा घ्यावा. सरकारने वेळोवेळी देशातील शिक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेऊन भविष्यातील विकासासाठी मार्गदर्शक तत्त्वे मांडली पाहिजेत. असा या मध्ये समावेश होता. एकोणविशे अडुसष्ट च्या NPE मध्ये शैक्षणिक खर्चात राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के वाढ देखील समाविष्ट करण्यात आलेली.

National Police and Education NTE हे भारतातील महत्वाचा शिक्षण प्रत्साव आणि नियमांचा भारत सरकार ने तयार केलेलं धोरण आहे ग्रामीण आणि शहरी प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे. पहिल्या NEP मध्ये भारतात सरकारने एकोणविशे अडुसष्ट मध्ये पंतप्रधान इंदिरा गाँधी यांनी दुसरा पंतप्रधान राजीव गांधी यांच्या अध्येक्षतेखाली एकोणविशे शहाऐंशी मध्ये आणि तिसरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार वीस मध्ये जाहीर केले आहे. उच्च शिक्षणाचा विस्तार केला जाईल आणि अशा शिक्षणाच्या पद्धतीला UCG द्वारे समान दर्जा आणि मान्यता दिली जाईल. NPE शहाऐंशी शिफारस करते की राष्ट्रीय महत्त्व असलेल्या UGC, NCERT, NIEPA, AICTE, ICAR, IMC इत्यादी संस्थांना राष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेला आकार देण्यासाठी आणि राष्ट्राच्या उदयोन्मुख मागण्यांना तोंड देण्यासाठी सक्षम बनवण्यात येईल. तशेच फळंम तशेच नाविन्यपूर्ण पैलू या मध्ये अशे होते कि खडू-फळ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 नवोदय विद्यालय यांसारख्या अनेक बाबींचा एकोणविशे शहाऐंशी राष्ट्रीय धोरणामध्ये समावेश करण्यात आला होता व त्याची अंबलबजावणी करण्यात येणार होती. या मध्ये विध्यार्थ्यांना एक केंद्र मानन्यात आलेलं होते आणि त्यानुसार अभ्यासक्रम ठरविण्यात आला होता. एकोणविशे शहाऐंशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अनेक बाबीचा समावेश होता.

व त्यानुसार त्याची अंबालबजवानी करावी अशे म्हणण्यात आलेले होते. द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू जन्म वीस जून एकोणीशे अट्ठावन्न ही पंचवीस जुलै दोन हजार बावीस पासून भारताच्या पंधराव्या आणि वर्तमान राष्ट्रपती म्हणून कार्य करत असलेली भारतीय राजकारणी आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या भाजपा आहेत भारताचा राष्ट्रापद राष्ट्रपतीपदी निवडून आलेली अनुसूचित जमाती सामाजिकली त्या पहिल्या स्वदेशी व्यक्ती आहेत राष्ट्रपती होण्यापूर्वी तिने नवऱ्या तानावर काम केले दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकवीस दरम्यान धार खाण्याचे राज्यपाल दोन हजार आणि दोन हजार चार दरम्यान odisha प्रकारच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांच्या काम केले आणि त्यांनी काम केले राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी एकोणिशे एकोणऐंशी ते एकोणिशे त्र्याऐंशी पर्यंत राज्य आणि ऊर्जा विभागात lipick म्हणून काम केले आणि त्यानंतर एकोणिशे सत्त्याण्णव पर्यंत राय रंगपुर येथे शिक्षण म्हणून काम केले द्रौपदी मुर्मू जन्म वीस जून एकोणीशे अट्ठावन्न रोजी odisha तील मयूर भंग जिल्ह्यातील बईदा पोसी या गावात झाला तिच्या वडिलांचे नाव वीरांची नारायण टूडू आहे ती संतान कुटुंबातील आहे व्यक्तित्व जीवन द्रौपदी मुर्मूच्या विवाह शाम चरण मुर्मू यांच्याशी झालं या जोडप्याला दोन मुलगी आणि एक मुलगी होती तिचा नवरा आणि दोन मुलगे गमावल्यानंतर द्रोपदीचे जीवन व्यक्तिक शोकांकितेचे केले आहे राजकारण odisha तील भारतीय जनता पक्ष आणि तेजू जनताजल युती सरकारच्या काळात ते सहा मार्च दोन हजार ते सहा ऑक्टोबर दोन हजार दोन पर्यंत बानीच्य आणि वाहतूक

राज्यमंत्री होते आणि सहा ऑगस्ट दोन हजार दोन ते सोळा मे दोन हजार चार पर्यंत मग व्यवसाय आणि पशु संसाधन विकास मंत्री होते राहिले आणि त्यांना स्वतंत्र प्रवार मिळाला ते odisha चे माजी मंत्री दोन हजार दोन आणि दोन हजार चार मध्ये

रायरंगपूर विधानसभा मतदान संघाचे आमदार होते त्या झारखंडच्या पहिला महिला राज्यपाल आहे भारतीय राज्यात राजपाल म्हणून नियुक्त झालेल्या त्या odisha तील पहिला महिला आणि आदिवासी नेत्या आहेत दोन हजार सतरा मध्ये राजपाल म्हणून मुर्मू यांनी छोटे नागपूर भाडेकुर कायदा एकोणीशे आठ आणि संस्काल वर्गना भाडे करार कायदा एकोणीशे एकोणपन्नास मध्ये सुधारणा करण्यासाठी झारखंड विधानसभेने विधेयक मंजूर करण्यास नकार दिला या विधेयकास आदिवासींना व्यावसायिक करण्याचे अधिकार देण्याची मागणी करण्यात आली होती तुमची जमीन वापरणे जमिनीची मालकी बदलणार नाही याची खात्री करणे मुर्मू राज्यपाल म्हणून आपल्या निर्णयावर ठाम राहिली

सरकारकडून स्पष्टीकरण मागितले

जून दोन हजार बावीस मध्ये पुढील महिन्यात दोन हजार बावीस च्या निवडणूक साठी भाजीपेय मुर्मून यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे भारताच्या राष्ट्रपती राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नामनिर्देशित केले

या विरोधी पक्षांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे वचन दिले द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती होतात पाच record बनतील जाणून घ्या नगरसेवक चे अध्यक्ष असा प्रवास देशाच्या पुढील राष्ट्रपतीचे घोषणा होणार आहे देशातील एकतीस मतदान केंद्रावर झालेल्या मत मोजणीसाठी संसद भवन संकुलात मतमोजणी सुरू आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDH उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना विजयी घोषित केले जाण्याची दाट शक्यता आहे विजयाची आशा असलेल्या भाजपेही जल्लोशरी तयारी सुरू केली आहे तर द्रौपदी मुर्मू जिंकल्या तर त्या दिवसाचे देशाचे पहिला आदिवासी महिला राष्ट्रपती ठरतील त्यासोबतच तिच्या नावावर पाच विक्रमही होतील हे record कोणाकडेच

देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला नेत्या पहिले विक्रम आहे मुर्मू चा जन्म odisha तील मयूर भंग जिल्ह्यातील सामाजिक गरीब आदिवासी कुटुंबात झाला आजपर्यंत देशात एकही आदिवासी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीच्या खुर्ची पर्यंत पोहोचलेले नाही मात्र नारायण आणि रामनाथ गोविंद यांच्या रूपाने देशाला दोन दलित